एवढेच असताना नव्हे तर. त्यांच्या पत्नीला पण खूप कष्ट भोगावे लागले लोकांची शिव्या खावे लागले तरी त्यांनी महिलांसाठी फक्त महिलांसाठी शिकवण्याची जिद्द सोडली नाही आणि आज जे काही म्हणजे. यांच्यामुळेच सह जर त्या नसतं तर आपण येवढे शिक्षित होऊन कुठे काम करू शकते नसतं. धन्यवाद. त्यांनी आम्हाला शिकायला बद्दल आणि आम्ही या आज या POST वर आहोत तर त्यांच्यामुळे आहोत.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

हाय ज्योती

काय करती काही नाही आग पाणी हे करतेय हो का

आग इकडे पण पाण्याची खूपच अडचण चालू आहे ग सद्या हो कुठ राहतेत तू पुण्याला आहे न मी सद्ध्या हो तिकडेही पाण्याची खूप कमतरता होत असेल मग तुम्हाला

विसरली पण का एवढ्या लवकर तू कुठ राहते तू तर हो आग मी गावाकडेच राहते पण म्हणजे गावाकडे इतक काही पाण्याच कमतरता हे होत नाही न तस सिटीच्या ठिकाणी खूप पाणी कमी असते

आती ते पुन्हा

खूप अडचण आहे बाई पाण्याची काय सांगायचं तुला स्टोर करायला पण इथ काही नसत बघ

इकड पण तसाच आहे पण म्हणजे सिटीच्या ठिकाणी जास्तच पाणी लागत पाणी कमी असते न गावाकडे काहीच नसत काही वाटत नाही म्हणजे उन्हाड्यामध्ये पण इतक काही वाटत नाही म्हणजे

हम्म

म्हणजे पाणी दोन तीन दिवसाला येत तर मग स्टोर करून ठेवाव लागत त्यामध्ये पण जर जास्त दिवस म्हणजे स्टोर करून ठेवल तर मग ते पाणी खराब होत त्यानी मच्छर होतात मग म्हणून आणि इकडे तेच प्रॉब्लेम इकडे आधीच मच्छर खूप जास्त आहेत ठीक आहे त्यात पाणी स्टोर केला तर असा प्रोब्लम पण ठीक आहे करता पण येईल पण स्टोर करायला काही नाही न ग हो पाणी पण जास्त स्टोर करून ठेवता येत नाही न दुसर असत तर ठेवता येत आपण दुसर धान्य हे ठेऊ शकतो पण पाणी अस ठेवल सारख नाही न होण होण खूपच अडचण चालु आहे ह्या वर्षी पुन्हा पाऊस हि लेट सांडीतला हो पाऊस हि खूप लेट

आणि गावाकडे पण पाण्याची म्हणजे खूपच खूप गोष्टी असे पाण्यावरच चालतात न जस शेती शेतीला हि पाणीच लागते शेतामधी विहीर ते असते तर शेती खूप छान असते नाही तर मग शेतीत जर विहीर काही नसेल तर मग पाणी म्हणजे शेती पण व्यवस्तीत होत नाही न

हो आणि खूप ठिकाणी अस आहे कि म्हणजे पाणी खूप कमी येत तर त्यांना खूप प्रॉब्लेम येतात पाण्याची तुला एक सांगू का जालना सिटीपन तसीच आहे तिथ तर बापरे पाणीच येत नाही गल्लो गल्ली त्यासुद्धा अश्या बाईकाच भांडण करू करू करू करू मोडून तोडून टाकले हो आणि आग खूप ठिकाणी पाणी येत नाही न तर लोकांना ते टँकर ते टँकर ते घ्याव लागते विकत तुला सांगू का तिकडे टँकर कितीला असते

पाच हजार रुपयात टँकर येते एक घेते म्हटले तर किती महाग आहे बघ हो तेच न पाणी पाणीची किंमत आता लोकांना खुप कळायली जेव्हा म्हणजे असत न पाणी तेव्हा खूप लोकं पाणी वेस्ट घालतात लोकं तेव्हा म्हणजे स्टोर करून ठेवत नाही आता तरी खूप ठिकाणी म्हणजे जमिनी मध्ये पाणी आडवा पाणी जिरवा हे चालू केले तर खूप काही पाणी जास्त वेस्ट होत नाही होण होना आग पण इकडे तस काहीच नाहीन मला तर असा वैताग आला आहे न काही घरातले काम सुधरत नाही काही सुचत नाही आंघोळ नाही काहीच नाही तुला सांगते एवढी परेशानी चालू आहे या एका महिन्यात ते एवढा चालू आहे इकडे पाणी हि सोडत नाही व्यवस्तीत काहीच नाही माहिती आहे का नुसत त्रास होतो ग काहीच सुचत नाही काम तर काहीच सुचत नाही आहे चहा बनवायला घेतलं तर पाणी नाही काही हि बनवायला घेतल तर पाणी नाही आणि टँकर चा पाणी एवढा घान असते त्यात वास येतो त्या पाण्याचा माहिती आहे का इकडे आता

आग पण ते पूर्वतच नाही टँकर्सचं पाणी माहित आहे का टँकर चा कुठून आणतात पाणी कुठून नाही का गटारचा पाणी करतात जमा तेच पाणी फिल्टर करून देतात देऊ जाने माहित आहे का असा वास येतो ग तुला काय सांगू मी खूपच घानेळला वास येतो

आंघोळ करायची नाही आपण तसच राहू नाही नाही काही होत नाही गोळ्या खाऊ म्हटल पाण्यानी आघोळीच्या

म्हणजे शाळा वगेरे चालू असतात पुन्हा विहिरी असतात मेन गावाकड विहीरीच असतात बघ हो तर विहिरीतून आपण आणू शकतो न जेवढ पाहिजे तेवढे जास्त वेस्ट पण होत नाही पाणी आपल्याला एक लागला हंडा आपण एकच घेऊन येतो न आणि शेंदायचं त्याचं पण टेन्शन असून बायका पण जास्त लोळ घेत नाही आणि इकडे नळाची सिस्टीम असली म्हटल्या नंतर कस फिरवा नळ कि झालं पाणी

अस आहे न हम्म आणि तुले सांगतो एक बालटीत आंघोळ होते आपली आपण दो चार बालत्या घेतोत इरवी वर नाहीका

तेच न तेच न तोच तर प्रूब्लेम आहेत न काय सांगायचं

अस वाटते पाणी घेऊन याव कोठून तरी जाऊन माहित आहे का

आणि बोर ते घेतात लोकं पण त्याला देखील पाणी लागत नाही आता म्हणजे बोर बोर कोरडे पडलेत माहित आहे का बोर सुद्धा कोरडे पडलेत तर म्हणजे गावाकडे आम्ही देखील म्हणजे शेतामध्ये बोर घेतले होते न त्याला पण अगोदर थोड पाणी लागल पण लोकं तस पण नीट वापर करत नाही त्याच्यामध्ये दगड टाकतात काही पण घाण टाकतात विहिरीमध्ये पण तसाच करतात पाण्यामध्ये खराब काही कचरा वगेरे टाकतात ते तर आहेस म्हणजे मला अस वाटते कि सुरुवात आपल्या पासून करायला पाहिजे कारण कि आपण जर वापर केला व्यवस्तीत तर जगालाहि सांगू शकतो किंवा शेजार्या पाजार्याला सांगू शकतो कि बा अस अस करा पहिला आपल्या पासून सुरुवात करायला पाहिजे नाहीका

हो हो मग जाऊदे नेक्स्ट टाईम जास्त स्टोर आई मिन पाण्याचा जेवढ वापर करायचा तेवढाच वापर करायचं याच्यानंतर जास्त पण नाहीका आपन जास्त पण माज नाही करायचं कोणत्या गोष्टीचा हो बरोबर आहे न पाण्याची किंमत नसल्या वरच कळते ग मध्ये तर दुष्काळ पडला होता तेव्हा तर किती प्रॉब्लेम येत होती पाण्याची आंघोळीच पाणी साचून ठेवत होते त्याच्यामध्ये काही तरी धून ते घ्यायचे मधेच काहीतरी फेकायला त्याला इतके म्हणजे इतका त्रास होत होता मला पाण्याचा आता तरी जास्त पाळायला आहे त्यामुळ पाणी जास्त गेल्या वर्षी हो ओला दुष्काळ होता बर का पण या वर्षी या वर्षी कोरडा दुष्काळ आहे हो न गेल्या वर्षी कुठ पाण्याची एवढी कमी नाही भासली न हो गेल्या वर्षी खूप पाऊस आणि ते होत त्यामुळ पाण्याची काही कमी भासलीच नाही आपल्याला पण आता कोरडा दुष्काळ होता न तेव्हा पण पाणी नव्हता तर तेव्हा हि पाण्याची खूप कमतरता वाटत होती आणि आता देखील चालू झालंय आग पाऊसाडाच चालू झालं पण अस फील होते कि उन्हाळाच चालू होईल

आणि आता तर पडायला हम्म इकडे पण दोन तीन दिवस एवढा पाऊस झाला तुला काय सांगु एवढ वारा होत बापरे काय सांगायचा माणूस सुद्धा दिसत नव्हते एवढा भयानक वारा न ते होतो माहित आहे का हो इकडे तसच होत बर पण इकडे पाऊस नाही आला नुस्त वाराच होतो

तेच चाल्लये बाई वारा कावत पाऊस गारा पडल्या पुन्हा गारीच चक्क गारा पडल्या होका मोरची चिकली मोरशी तीन साईडला खूप गारा झाल्यात

पाऊस ते पडल्या वरती काही वाटत नाही ग पाणी म्हणजे कस तरी आपण पाऊस असत तर स्टोर करून ठेवतो पाणी ठेऊ शकतो न पाणी तुम्ही ठेवत आम्ही काय करत होतो माहित आहे का बलात्या वगेरे भरून ठेवत होतो म्हणजे आधी नव्हतो ठेवत ग कारण कि रेगुलर पाणी वगेरे असायचं तर कशी पाण्याची कमतरता कशी जाणवलीच नाही न एवढ्यात दोन वर्षात हो

आणि गेल्या वर्षी छान पाणी होतो पाऊस वगेरे होता मग पण ह्या वर्षी एवढी पाऊसाची पाण्याची तुला सांगते घरी पाहुणे आले आणि पाणी जात होत आणि मग त्या लोकांना काय सांगाव कि आपल्या घरी पाणी नाही हो आणि माणूस तो करून करून आता इकडे शेत शेतीत राहते मी माणसाकडे असतेत किती ग करून करून तुला सागते या वेळेस मी डब्बे सुद्धा भरू भरून ठेवले होते डब्बे सुद्धा

म्हणजे पाणी आपल्याला टँकर मधूनच भाराव लागते किंवा मग ते आणि शेजाऱ्या शेजाऱ्याकड पाणी मांगायला जायला पण लाज वाटते ग हो पाणी मांगायला आली ते पाणी पण आणू शकतो किंवा शेतातून आणू शकतो गावाकडे खूप ठिकाणी अस पाणी अस जिथून आपण स्वतः जाऊन आणू शकतो न विचारता सिटीच्या ठिकाणी नाही जमत ना पाणी अस आणायला त्याला ते तर आहे जाऊदे आता काय करतील आपणच आपल्यामुळे झाल्या सगळ्या असच समजायच्या झाड पण किती लोकं झाड तोडतात ग लावत तर कुणीच नाही पण झाडे सगळेच तोडतातसगळच पर्यावरण पर्यावरणाचा किती नुकसान होतोय भयानक हो न जाऊदे आपण आपल्या पासूनच सुरुवात करू या हो आपल्या पासूनच सुरुवात करू या आता हम्म पाणी हो न म्हणून चल बाई मी पण घरातले काम वगेरे आवरते आता हो पाणी येईल जेव्हा येईल हो पाणी आल्यावरती ते पाणी ते व्यवस्तीत स्टोर करून ठेवायला पाहिजे होण होण होण तेव्हा कळत नव्हत न जाऊदे जाऊदे काय होत नाही कर आराम तू पण मग किंवा कर तुझे काम काय आहेत तर काळजी घे हो बाय बाय आपण तेच न Job चं कसं करायचं काय, करायचं IDIDOKOK

तेच तर आणि आता work from home चं पण कसंय माहिती का झालं Laptop पण लागतो त्यांच्या l Laptop चं Version पण लागतं तेच तर

मी Work from home साठीच Laptop घेतलं त्याच्यामध्ये Porter मध्ये केली होती Training

पण एक महिना माझ असंच गेलं त्याच्यामध्ये झालंच नाही Selection कुठे केलं होत Online चं होत ते सगळं Try केलं होत का तू हो Try केलं होत म्हणजे असं Office मध्ये होत का? नाही गं office मध्ये नव्हतं अं याच्या मधेच होतं

मग तू काय गं, का नाही हे झालं तुझं? अगं ते माहित नाही ते का बरं कोणाला Select करत होते, कोणाला नाही करत होते असं चालू होतं त्यांचं, Interview दिल्या का तू? Interview पण दिली माझी Training पण झाली, सगळंच झाल मला सगळंच येत होतं त्याच्या मधलं पण माझं Network issue होतं न त्यामुळे नाहि का ते Settle मध्येचं जात होतं अच्छा अच्छा म्हणून तुझं झालं असेल तुझ म्हणजे एकदम Dismiss झालं असेल आता कस, काय Job होता तो? काही नाही CallingCustomer ला Inbond outbound असं आहे का ते एक Service होतो काही Material वैगेरे न्यायचं असेल

हम्म Customer app वरून ते Book करायची होती त्याना. मग जर आपल्याला जर Driver ने Driver ला Partner म्हणायचे जर Partner ने Call received केलं तर या APP मध्ये सगळं Discount वैगेरे Amount वैगेरे सगळं दाखवायचे.

जर तिथे मग त्यांना Trip complete केली तर त्यांना Goodwill मिळायची. पन्नास रुपए. अच्छा म्हणजे एक प्रकारे ते Sales च होत हो हो तेच. अह हि आपली Last आहे ना हो ना आपली Last आहे आता करू आपण तेरा Minute च नंतर मग आपण Close करून देऊ मग मी तुला IDPassword पाठवून देईल तू submit करून देशील. i चालेल चालेल पण ते कस करायच Submit जस आपण ते Riverside च केले तसाच त्याच्या मध्ये कस आपण IDpassword टाकून करतो ना,